मनोज तुला बॅंकींगबद्दल काय माहितेय सांग बर... बॅंकींग क्षेत्राबद्दल आपण थोड़ी चर्चा करु आता अच्छा ठीक आहे ना चालेल.. हो तर बॅंकींग क्षेत्रात मला पैसे गुंतवायचे तर कोणत्या अकाऊंटमध्ये टाकू..कसे टाकू सांग बर थोडसं... अं.... आपण पैसे जर टाकायचे असले तर सेव्हींगमध्ये बॅंकमध्ये म्हणजे टाकू शकतो अकाऊंटमध्ये

आणि नाहीतर आपल्याला व्याजदर वाटलं ... Voice overlapping तर व्याज वगैरे तर आपणं फीक्स डीपझिट वैगेरे करु शकतो...आणि फीक्स डीझिटवर आपल्याला वयोगटामध्ये असते..जसे..आपण एकोणसाठ वयोगटापर्यंत 7% चं व्याज मिळते...आणि साठ वयोगटाच्यावरती जास्त व्याज मिळते .ज्येष्ठ नागरीक गटामध्ये मोडते ते.. हो दिसते ना ते प्रत्येक बॅंकेत बोर्ड लागले ज्येष्ठ नागरीक हा....ज्येष्ठ नागरीकांना जास्त व्याज मिळते हा हा ....आणि का रे ते करॉन्ट आकाऊंट आणि सेव्हींग अकाऊंट असे दोन राहायते बघ

करंट अकाऊंट हे बिझिनेससाठीवाल्यांसाठी असते...जो आयटीआर वगैरे भरत असतो.. किंवा कोणाचा एखादा बिझिनेस आहे....

तर त्याच्यमध्ये तो बिझिनेसमध्ये त्यांचे एक असं अकाऊंट असते..त्या करंट अकाऊंटमध्ये की तो दररोजचे पन्नास हजारपर्यंत लेन देन करु शकतो... over lapping किंवा त्याच्यावरती पण करु शकतो..

सेव्हींग अकाऊंटमध्ये आपण फक्त एकादिवसाला अशी लिमिट असते की एवढीचं पर्यंत रुपयांचे देवण घेवाण करू शकते..Voice over lapping करंट अकाऊंटमध्ये .. लिमिट नसताता voice over lapping कितीही घालू शकतो आणि कितीहा काढू शकतो. हो त्याच्यामध्ये पण त्या करंट अकाऊंटचे एटीएम नसतात. जसं सेव्हींग अकाऊंटला एटीएम असतं. तस ह्याला एटीएम नसतं ..Voice Over lapiing त्याच्यामधे व्यवहार हे ऑनलाईनने करू शकतो किंवा चेक ने करू शकतो.

त्या अकाऊंटला एटीएम नसतो. हो का ..बर बुआ voice Over lapping मले ठाऊक नव्हता फरक सेव्हींग आणि करंट अकाऊंटमधला फरक काय तो..बर हे एटीएम..पहील्य एटीएम त्याले पिन कोड डायरेक्ट लागून येई

आताच्या अकाउंटल्ये आपल्याला तयार करावे लागते हा ते गव्हर्न्मेटम गाइडलाइननुसार ते आता काही बॅंकेचे वेगळे वेगळे रुल असतात.

हा काही नॅशन्लाइज मध्ये कस आहे की बॅंक स्वतः प्रोव्हाइड करते एटीएम कार्ड

आणि काही काहीचे असे एटीएम आहे की आपल्याला पोस्टाने घरी येतात आणि बैंकमधअये जनरेट करायला जावं लागते. एटीएम पिन जनरेट करण्यासाठी आणि कारे ते आपलं गुगल पे, पेटीएम, ह्यापैकी कोणतं सेफ आहे...गुगुल पे, पेटीएम...आणि फोन पे फोन पे, गुगुल पे आणि पेटीएम

ह्यत जे ऍप आहे ते गव्हन्मेंट अंडरटेकिंग मध्ये आहे अच्छा... गव्हर्न्मेंट अंडरटेकींगम्हणजे धोका नाहीचं आहे समजा.. हो त्याच्यामध्ये आपले काहीपण म्हणजे पैसे जर कटले..जर काही कटझाले तर बारा तास किंवा दीड एक तासाच्या नंतर आपल्याला ते परत येऊन जातात. Voice overlappingआणि हे गव्हर्न्मेंट ह्याच्यावरती म्हणजे गव्हर्न्मेटचं म्हणजे हे आहे..

हो तर त्याच्यामुळे ते पैश्यांच काही म्हणजे कुठे जाऊ नाही शकतं...Voice overlapping आणि बॅंकपण त्याच्याबद्द्लल सांगू शकते. आदर ज्या बॅका ह्या युज करतो तर त्या कश्या आहेत प्रायव्हेट बॅंका आहेत..बॅंकेच्या सर्व्हीस असतात...तर त्याच्यावरती कसं कॅश वगैरे कटले किंवा पैसे वगैरे तर ते गव्हर्न्मेंटवाले किंवा बॅंकवाले त्याच्यावर लागू करत नाहीत नियम मग आता सरकारी बॅकमध्ये लय ऑफर .आता की समजा आता एक डीड लाख रुपये आपल्याल्ये हे भेटते..ते आपल्यो कर्ज हो जस क्रॉप्लॉन वगैरे क्रॉप्लॉन म्हणतो आपण...पिका कर्ज अल्पमुदत त्याच्यानंतर आता जे चालू शेतकरी आहे की नाही चालू म्हणजे ज्यांचा जुगाड चालू आहे

तो शेतकऱ्यांनी ऐकला आत..ते शेतकर्यांसाठी वाहन कर्ज म्हणून एवेलेबल आह नी बॅंकेमधी आता ..त्यादीवशी आल्ता फोन

त्याचा व्याज किती पर्सेंट असते मग..

होना पाट वर्षापर्यंत खांदा भरणी ह्याय म्हणे हा हा त्याचे जे दहा टक्के आता भरणे म्हणे म्हणजे अगोदर मग दहा पर्सेंट भरायचे

हा पहिल्या वर्षीला हा दहा पर्सेंट भरायचे समजा आता उसल्नारा होतो ना..गाडी घतली एक लाखाची दहा पर्सेंट दहा टक्के आपल्याला भरणा आहे आता

अन त्याच्यानंतर मग पाच वर्ष भरण आहे म्हणे असं बॅंक म्हणे

हा हा मी थोडीफार माहिती घेऊन घेईल